मला जे चित्र पाहायला मिळत आहे त्याचित्रामध्ये समोर दोन गाड्या आहे. एक गाडी पिवळ्या कलरची आहे आणि एक गाडी पांढर्‍या कलरची आहे आणि तेच्या मागेसुद्धा एक गाडी आहे.